मोकळे मैदानासारखे दिसून येत आहे व त्याच्यात काही खड्डे खणलेले आढळून येत हाये.

व नदीच्या बाहेरच्या बाजूस एक मोठी धरणासारखी उभा राहायला जागा दिसून येत आहे.

वर ट्रेन दिसून येत आहे व एका माणसाचा पुतळा दिसून येत आहे. फक्त त्याचा तोंड --

इथे एक मोठी मंदिर दिसून येत आहे. बाहेरच्या बाजूस दुकान दिसून येत आहे.

तिथे एक बस दिसून येत आहे त्याच्यावर घोड्याच चित्रा असून शिवशाही असे लिहिलेले आहे.